दिसून येत आहे तिने हात जोडले आहे दगडा मध्ये केलेलं दिसत आहे.

झा गवत उगलेले दिसत आहे.

लाईट चमकत आहे व एक माणूस बाहेर उभा दिसत आहे तिथे समोर रंगीत बिरंगी फुले--

या चित्रात आपल्याला एक मोठा स्कूल दिसत आहे आणि त्याच्या ग्राउंड दिसत आहे त्याच्या वर--

ती एका दगडा मध्ये कोरलेली दिसून ये--

आय-कार्ड वगेरे घातलं आहे.

तुरीया देखील दिसत आहे एक.

या चित्रामध्ये आपल्याला एक नदीकाठ दिसत आहे आणि मंदिरे काही लोक --